फर्स्ट जावा प्रोग्राम च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्यात शिकणार आहोत सोपा जावा प्रोग्राम लिहिणे
तो कंपाइल करणे
तो कार्यान्वित करणे आणि जावा मध्ये वापरली जाणारी नेमिंग कन्व्हेन्शन्स
येथे उबुंटू व्हर्शन 1110 आणि जावा डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट जेडीके 16 वापरणार आहोत
ह्या पाठासाठी तुमच्या सिस्टीमवर जेडीके 16 इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे
नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा
आता पहिला जावा प्रोग्राम लिहू
त्यासाठी टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटर ची गरज आहे
गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरू
टेक्स्ट एडिटर वर प्रथम हेलोवर्ल्ड हा classबनवू
टाईप करा क्लास हेलोवर्ल्ड हेलोवर्ल्ड हे classचे नाव आहे
ओपन कर्ली ब्रॅकेट
एंटर दाबून क्लोज कर्ली ब्रॅकेट काढा
ह्या दोन कर्ली ब्रॅकेट्स मधीलcode क्लास हेलोवर्ल्ड शी संबंधित असेल
सेव्हवर क्लिक करा
मधूनमधून फाईल सेव्ह करणे ही चांगली सवय आहे
सावे एएस चा डायलॉग बॉक्स उघडेल
फाईल सेव्ह करायचे लोकेशन निवडा
होम डायरेक्टरी मध्ये एक फोल्डर बनवू
डेमो नाव देऊन एंटर दाबा
ह्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करू
नामे च्या text boxमध्ये क्लास नामे टाईप करा
जावा मध्ये क्लास नामे आणि फाइल नामे सारखेच असले पाहिजे
आपण हेलोवर्ल्ड हा क्लास बनवला आहे
फाईल हेलोवर्ल्ड डॉट जावा नावाने सेव्ह करा
जावा ला डॉट javaहे extensionदिले आहे
सेव्ह करा
फाईल सेव्ह झाली आहे
क्लासच्या आत मेन मेथॉड लिहू
टाईप करा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन पॅरेंथीसेस मध्ये स्ट्रिंग आर्ग स्क्वेअर ब्रॅकेट्स मेन फंक्शन प्रोग्रॅमची सुरूवात असल्याचे दाखवते
पब्लिक स्टॅटिक व्हॉइड आणि स्ट्रिंग आर्ग बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ
पुन्हा ओपन कर्ली ब्रॅकेट
एंटर दाबून क्लोज कर्ली ब्रॅकेट लिहा
ह्या दोन कर्ली ब्रॅकेट्स मधील कोड हा मेन methodशी संबंधित असेल
आपणTerminal वर वाक्य दाखविण्यासाठी कोड लिहिणार आहोत
त्यासाठी मेन मेथॉड मध्ये टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं पॅरेंथीसेस semi कॉलन हे स्टेटमेंट ओळ प्रिंट करण्यासाठी वापरतात
ओळ टर्मिनेट करण्यासाठी semi कॉलन वापरतात
जावा ला काय प्रिंट करायचे ते सांगू
पॅरेंथीसेस मध्ये डबल कोट्स मध्ये टाईप करा माय फर्स्ट जावा प्रोग्राम एक्सक्लेमेशन मार्क
फाईल सेव्ह करा
टर्मिनल वर जाऊ
helloworldजावा फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली त्यातच आहात याची खात्री करा
मी होम डायरेक्टरी मध्ये आहे
टाईप करा सीडी स्पेस डेमो आणि Enter दाबा
डेमो फोल्डर फोल्डरमध्ये helloworldजावा ही फाईल उपलब्ध आहे
ही फाईलcompile करण्यासाठी टाईप करा जावाक स्पेस हेलोवर्ल्ड डॉट जावा आणि एंटर दाबा
ही कमांड फाईल कंपाइल करेल
फाईल कंपाइल झाली आहे कारण एरर मिळाली नाही
helloworldक्लास ही फाईल तयार झालेली दिसेल
ही फाईल कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम वर कार्यान्वित होईल
त्यासाठी जावा कंपाइलर ची आवश्यकता नाही
जावा या भाषेला एकदा लिहा व कुठेही चालवा असे म्हणतात
कंपाइल केल्यानंतर प्रोग्राम खालील कमांड वापरुन कार्यान्वित करू
जावा सी नाही स्पेस हेलोवर्ल्ड डॉट जावा एक्सटेन्शन नाही टाईप करून एंटर दाबा
माय फर्स्ट जावा प्रोग्राम
हे आऊटपुट मिळेल
जावा चा पहिला प्रोग्रॅम लिहिला आहे
एडिटर वर जा
स्टेटमेंट च्या शेवटचे semi कॉलन काढू
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
जावाक हेलोवर्ल्ड डॉट जावा ही कमांड कार्यान्वित करा
कंपाइलर एरर देईल
ती म्हणजे सेमी कॉलन पाचव्या ओळीवर अपेक्षित आहे
अप एरो एरर स्टेटमेंट दाखवते
एडिटरवर जा
जावा मध्ये सर्व स्टेटमेंट्स सेमिकोलॉन्स ने टर्मिनेट केली जातात
पाचव्या ओळीवर जाऊनsemicolon टाईप करा
सेव्ह करा
कंपाइल करण्यापूर्वी फाईल सेव्ह करणे आवश्यक आहे
टर्मिनलवर जा
जावाक हेलोवर्ल्ड डॉट जावा टाईप करून फाईल कंपाइल करा
हे कार्यान्वित झाले आहे
एरर्स मिळाल्या नाहीत
जावा हेलोवर्ल्ड ह्या कमांडच्या सहाय्याने प्रोग्रॅम कार्यान्वित करा
माय फर्स्ट जावा प्रोग्राम
हे आऊटपुट मिळेल
अशाप्रकारे तुम्ही javaतील एरर्स हाताळू शकता
पुढेही अशाच एरर्स बघणार आहोत
जावा मधील नेमिंग कन्व्हेन्शन्स पाहू
क्लास नामे हे कॅमेलकेस मध्ये असले पाहिजे
ह्याचा अर्थ प्रत्येक नव्या शब्दाची सुरूवात अपर केस ने होईल
उदाहरणार्थ क्लास हेलोवर्ल्ड क्लास चेसगेम
म्हणजे helloचा ह आणि वर्ल्ड चा व्ही अपरकेस मध्ये आहे
चेस आणि गेम मधील सी आणि जी अपरकेस मध्ये आहेत
मेथॉड नामे हे मिक्स्ड caseमध्ये असले पाहिजे
म्हणजे पहिल्या शब्दाची सुरूवात लॉवर केस ने झाली पाहिजे
पुढे येणारे सर्व नवे शब्द अपर केस ने सुरू झाले पाहिजेत
मेथॉड नामे हे व्हर्ब असले पाहिजे
उदाहरणार्थ showString main goToHelp
येथे शो मधील स् लॉवरकेस मध्ये stringमधील स् अपरकेस मध्ये आहे व्हेरिएबलच्या नावाची सुरूवात डिजिट्स ने केलेली नसावी
क्लास मेथॉड किंवा व्हेरिएबल नामे साठी कीवर्ड्स वापरू शकत नाही
उदाहरणार्थpublic प्रायव्हेट व्हॉइड स्टॅटिक इत्यादी
ह्या पाठात साधा जावा प्रोग्राम लिहून तो कंपाइल आणि कार्यान्वित करायला शिकलो
जावा मधील नेमिंग कन्व्हेन्शन्स पाहिले
सेल्फ असेसमेंट म्हणून जावा फाइल नामे एंड क्लास नामे शोल्ड बीई सामे हे वाक्य प्रिंट करणारा साधा जावा programलिहा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
आपण ह्या पाठाच्या शेवटास पोहोचलो आहोत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
धन्यवाद